थोडी लोक पत्रा वरती बासलेत.|

इथ एक एस .बी. आय बँक हाय |

ती मूर्ती पूर्ण दगडा मध्ये कोरलेली आहे दगडाच्या आजूबाजूला पण डेकोरेशन केलेले आहे ही मूर्ती बहुतेक मूजिऊं मध्ये ठेवलेली आहे|

एक पाय तेच कट्ट्यावरती आहे आणि मूर्ती ची रचना मस्त केलेली आहे.